एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास -लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास! सोबत असलेला लडाखी driver स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता.

सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या tiger hill च्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे एकोणीशे नव्यानव साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला नि शब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या operation विजय च्या

थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका त्याच्या बाजूचा point आठेचहाडीस पंचेहत्त भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांगहोय.

आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देनारी बावीसतेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंगं होती.

तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची film बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं.

तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला ला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन केवळ शहिंद नाहीत तर वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्षं नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्ववीरांना सलामी देईन. पन्नादाई प्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावनावेगात शपथ तर घेतली. पण जमेल का हे सारं आपल्याला? विचाराअंती मन खंबीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. सगळ्यांचा आवडता सण त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं.

चोवीसजण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं mission लडाख. सैनिकांच्या regiment मध्येजायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बऱ्याच खटपटी करून आम्हांला निघण्यापूर्वी चौदा कोअरच्या लेहमधील headquarter मधून प्रतिसाद आला. आम्हांला चौदा कोअरच्या kernel झा. यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं. सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्येजाऊन बोलायचं होतं. पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी kernel झा. यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वापुढे बाद झाली. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले विसरू नका once connected always connected त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून पँगाँग लेकच्या अलीकडे एका regiment ला आम्ही भेट देणार होतो. मी regiment बाहेरच्या army च्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले

मी तुम्हांला एक सांगू का तुमचा आवाज माझ्या मंगलमावशी सारखा आहे खरं की काय बरं मी मंग ती मंगलमावशी तर मी अनुमावशी मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत, ह्याची दखल घेत तो म्हणाला मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा? मीच काय ह्या सगळ्या काका आणि मावशींनापण भेट माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला.

माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली मासी, आप बड़ी partial हो क्यों? क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? जवळजवळ अर्धा तास ती combat वर्दी विसरून सगळेजण आम्हांला भेटत होते. अजब सोहळ आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या चार गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है. असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं कल मैं नहीं रहूँगा. मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे, तो यहाँ जरूर आना आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता अरे तू परत आलास? ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला मैं गया ही कहाँ था? मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यहीं हूँ.

चोकटीत हे छत्तीस तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला मॅडम, कोई बात नहीं वो ठीक होने तक मैं यहाँ खडा राहुगा. चाहे और दो दिन भी क्यूँ ना लगे. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोललास? हॅलो तर मित्रानो आज आपण मोबाइलला या विषयवार चर्चा करणार आहोत. त्याचे फायदे तोटे त्याचा उपयोग त्याच्यामुळे काय काय दुष्परिणाम वैगेरे होतात. ते सगळं समजून घेऊयात मी सागर कारंडे, तर मोबाइल म्हणजे आज काल कस झालाय कि, अं दुनियेचे आवश्यता गरज पडलेले आहे हि लोक त्याला एक जीवनातली, मोस्ट इम्पॉरटंट गोष्ट म्हणून युज करतात त्याला, लाइफ मध्ये डे बे डे त्यांचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व काही मोबाईल मध्ये, चालू असतात त्याच्यामध्ये त्याचा त्यांना खूप उपयोग बी होतो, त्याचे खूप सारे तोटे पण आहेत. उपयोग म्हणाल्या नंतर त्याच्यामध्ये कस कि त्यांना त्याच्या मधनं, पैसे हि कमवता येतात. वेगवेगळ्या गोष्टी ची माहिती मिळते. ते बाहेर कुठं न जाता घरी बसल्या बसल्या सर्व गोष्टींची माहिती त्यांना अं इंटरनेट वरतन भेटती, विडिओ बघतात. तसेच कॉलेज स्टुडन्ट किंवा शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हि त्याचा खूप सारा फायदा होतो. तुम्हाला काय वाटत? लो लोकेश. मोबाईल फोन मुळे संपूर्ण जगात चमत्कारिक बदल झाले आहेत कित्येक वर्षांपूर्वी लोक कल्पना हि करू शकत नव्हती की असा एक अविष्कार होईल की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, कोणाशी ही बोलू शकतो. मोबाईल फोन मुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले अं पूर्वी लोक एकतर स्वतः भेटायला किंवा एकमेकांशी बोलण्यासाठी पत्र लिहीत असत. यात बराच वेळ लागतो परंतु, मोबाईल फोन मुळे आपल्याला मोबाइल फोन आल्यांनतर मिनिटामध्ये ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो. त्यांच्याशी गप्पा मारू शकता, मोबाईल फोन आल्यानंतर लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम ही झालेत. आज, मोबाइल फोन मुळे आपण कोणाशीही बोलू शकतो मेसेज पाठवू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो त्यात बसवलेल्या कॅमेरा मुळे कोणतेही फोटो घेऊ शकतो. इंटरनेट देखील चालवू शकतो. इथे आपल्या जग भरातून माहिती मिळवू शकते पण मोबाइल जितके त्याचे फायदे आहेत तितकेच तोटे हि आहेत लोकांनाही त्याचा सर्वत्र वापर सुरु केला आहे. बहुतेक वेळ घालवताना या मुले दोन्ही डोळे कमकुवत होतात. आणि त्याच बरोबर लहान वयात मुलांना मोबाइल दिल्याने त्यांचे मन अभ्यासात गुंतत मोबाइल मुळे इंटरनेट चालवल्या मुले मुलांना त्यातून चुकीची माहिती मिळू शकते ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते. फोन मुळे, पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही, त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही त्यामुळे पालक आणि मुलांचे सवांद कमी होत चाललं आहे बरोबर मोबाइल फोन,

आज मोबाइल फोन च्या मदतीने आपण जगभरात कोणाशीही सहजपने बोलू शकतो किंवा चॅट करू शकतो तर तुम्हाला माहित आहे का पहिला फोन कधी आला होता? तर पहिला फोन हा एकोणीसशे त्र्याहत्तर पूर्वी. मोबाइल टेलिफोन आणि कार आणि इतर वाहनामध्ये स्थापित फोन पर्यंत मर्यादित होता मोटोरोला हि हॅण्डहेल्ड मोबाइल तयार, करणारी हि पहिली कंपनी तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मोटोरोला ची संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कपूर यांनी हॅण्डहेल्ड सब्स्क्रिबर उपकारनामधून, पहिला प्रतिस्पर्धी डॉक्टर जोस याना मोबाइल टेलिफोन वर कॉल केला बेल लॅब च्या एंजल डॉक्टर कपूर ने वापरलेल्या प्रोटोटाइप हॅन्ड हेल्ड,

प्रोटोटाइप पण बरोबर आहे त्यांचा प्रोटोटाइप फक्त तीस मिनिटाचा टॉकटाईम दिला आणि रिचार्ज करण्यास दहा तास लागले. जॉन एस मीएल्स मोटोरोला चे प्रमुख पोर्टेबल, कम्युनिकेशन प्रॉडक्ट आणि कपूर चे बॉस मोबाइल टेलिफोन उपकरणाचे विकासात मोलाचे होते. नवीन तंत्रज्ञान विकसित आणि पिढ्याच्या मालिकेत आणले जाते. जनरेशन हा शब्द फक्त थ्री G लाँच झाल्यावर मोठ्या प्रमाणात वापरला जातो परंतु आता पूर्वीच्या सिस्टिम चा संदर्भ घेताना, पुरोगामी वापरला जातो. बरोबर आहे. जस तुम्ही म्हंटले कि मोबाइल चे फायदे आहेत बरोबर मोबाइल चे तोटे पण आहेत त्याच्या मध्ये सध्या मोबाइल फोन चे अं त्याचे भरपूर दुष्परिणाम वाढले आहेत. ज्यांची लवकरात लवकर काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्यालाच घातक परिणाम दिसु शकतात. मोबाइल फोन चे व्यसन लागणे जसे कि आज काल मोबाईल फोन चा वापर इतका वाढला आहे कि लोकांना त्याचे व्यसन लागले आहे. ते कोणत्याही कामाशिवाय पुन्हा पुन्हा वापर, वापरात राहतात त्यांचे त्याच्यामध्ये खूप साऱ्या टाइम ते वेस्ट करतात जेणे करून त्यांना काही फायदा हि होत नाही. आणि त्यांच्या शारीरिक शरीरावर त्याचा भरपूर परिणाम होतो.

आणि सूचना आल्यावर हि त्यांचे मोबाइल वारंवार तपासतात, मोबाईल फोन मध्ये नेटवर्क नसेल तर ते चिडतात आणि ते चिडचिडी चिडचिडीचा बळी पडतात म्हणजे बाबा समजा मोबाइल मध्ये डेटा नसेल तर मोबाइल फोन ला चार्जिंग नसेल तर त्यांची संपूर्ण मानसिकता हलते. त्यांना रोज सवय लागेल असते त्याच्या मध्ये बसण्याची त्याच्या मध्ये यूज करण्याची बट काही दिवस किंवा काही, टायमिंग मध्ये चार्जिंग नसेल किंवा डेटा नसेल किंवा इंटरनेट नसेल किंवा त्यांची खूप चिडचिड होते आणि त्यांच्या स्वभावामध्ये त्याच गोष्टी कालांतराने अश्याच रुजू होत चालतात. जेव्हा जेव्हा काही तेव्हा ते लगेच मोबाइल फोन वापरणे सुरुवात करतो वेळ मिळताच मोबाइल फोन तपासतो. या सवयी दर्शवितात की तुम्हाला मोबाइल फोन चे व्यसन लागले आहे म्हणजे जे प्रॉब्लेम आहेत ज्या गोष्टी आहेत त्यावर विचार करण्या विचार करण्याची, अं जी कॅपॅसिटी आहे तीच संपून चाललेली आहे विचार, त्याच्या मधनं त्या प्रॉब्लेम मधून सोल्युशन मिळेल त्यातून काय सोल्युशन काढायचं ते सगळं सोडून अं त्या मोबाइल युज करणारी लोक, त्याच्यावरती सोल्युशन काढण्याऐवजी फोन मधेच जास्त गुंतलेले असतात, त्याच्या यामध्ये आजकाल घटस्फोट आजकाल लोक मोबाइल फोन चा वापर लोक करू लागले आहेत की ते एकमेकांशी बोलत ही नाहीत. आणि एकमेकांना वेळ ही देत नाहीत. ज्या मुळे सध्या मोबाइल फोन देखील घटस्फोटाचे कारण बनत आहेत. विवाह विवाहित लोक असे आहेत की बाबा आह बाहेर ते असतात संध्याकाळी ते घरी आल्यानंतर अं जेवताना हे मोबाइल वापर करतात एकत्र बसल्यानंतर मोबाइल वापर करतात जेणे करून एकमेकांशी काही बोलणं होत नाही. काही संवाद होत नाही त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होत नाही त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घटस्फोट सगळ्या गोष्टी घडतात त्याच्या मध्ये अनेक कारणे आहेत किंवा डोकेदुखी, मोबाइल फोन चा जितका अति वापर होईल त्याच्या यामध्ये डोकेदुखी, डोळे डोळ्याचा त्रास, चिडचिडेपणा तक्रारी देखील आपल्याला आरोग्यास अत्यंत घातक आहेत. अं मोबाइल फोन चा वापर केल्यामुळे काय होत की, आपली जी मेमरी आहे स्मरणशक्ती कमकुवत होत चाललीये मोबाइल फोन ने आपल्याला जीवन इतके सोपे केले आहे कि, आपण त्यात सर्व,

डोके कमकुवत होणे, डोळे कमकुवत होणे, एक संशोधनानुसार असे समजून आले आहे कि फक्त,

होऊ लागतात, लागले आहेत आणि या मुळेच काही ठिकाणी लोकांना अंधत्व येते अंधत्वाचे देखील ते बळी गेलेले आहेत म्हणजे, लोंकाना त्याची इतकी अं ओढ लागली किंवा इतकी सवय लागली कि त्यांना, त्यांच्या लाख मोलाच्या शरीरवरती त्याचे काही परीणाम होतात हेही ते त्यांचे विसरून गेलेले आहेत. त्याच बरोबर अं मोबाइल फोन चा वापर केल्यामुळे बऱ्याचदा प्रवास करताना लोक मोबाइल फोन चा वापर करतात त्यामुळे अपघात घडतात. लोकांनी स्मार्ट फोन चा पण भरपूर वापर सुरु केला आहे त्यामुळे ते वाहन चालवताना रस्त्यावर चालताना किंवा कोठेही काम करताना त्याचा वापर करत राहतात. ज्यामुळे अपघात वाढत आहेत त्यापैकी अधिक वाहन अपघात होत आहेत याचे कारण असे कि लोक फोन वर बोलत राहतात ज्यामुळे त्यांचे लक्ष रस्त्यापासून दूर जाते, आणि अपघात होतात. म्हणज लॊक रस्त्याने चालेले असतात तेव्हा ते रस्त्याच्या गाड्या रस्ता क्रॉस करताना किंवा ड्रायविंग करताना त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करन्या ऐवजी ते मोबाइल मध्ये बघत असतात त्यामुळे समोरच्या रस्त्यावरती, ड्रायविंग वरती दुर्लक्ष होते आणि त्यामुळे खूप अपघात घडतात. त्याच बरोबर, अं खूप सारे विद्यार्थी आहेत ना ते आजकाल डिप्रेशन ला बळी पडतात त्याच्या मळे मोबाइल फोन मुळे बरीच लोक डिप्रेशन चे ही, शिकार होऊ लागले आहेत. ते एकतर मोबाइल फोन असे काही वाचतात किंवा अश्या काही व्यक्तीच्या संपर्कात असतात ज्यामुळे ते, हळू हळू नैराश्याचे बळी पडतात मुलांसाठी हानिकारक आहे म्हणजे जे लहान मुले आहेत त्यांच्या साठी ही मोबाइल थोडा दुष्परिणाम कारक आहे. त्यामध्ये, मोबाइल फोन चा वाढत्या प्रवृत्ती मुळे मुलांना हि ते चालवण्यासाठी ते इच्छा असते घरामध्ये मोठ्या व्यक्ती नि फोन चा जास्त यूज केला किंवा त्याच्या हातामध्ये फोन बघितला, तर जे छोटे मुले वैगेरे आहेत, त्यांनाही उत्सुकता लागते कि हे काय आहे, किंवा त्यांना हे वाटत की आपण ते घ्यावा त्याचा वापर करावा म्हणून पालक मुलांना मोबाइल देतात कि बाबा छोटे मुलग आहे रडतेय त्याला दिला पाहिजेल. ते ऐकत नाही परंतु मुले मोबाइल मध्ये काही पाहतात आणि ते कसे वापरात हे त्यांना दिसत नाही कारण आजकाल मोबाइल फोन मध्ये जवळपास सर्व माहिती उपलब्ध आहे आणि काही, माहिती मुलांसाठी हानिकारक आहे, त्यामुळे मुलांवर चुकीचा परिणाम होतो त्या सगळ्या गोष्टी अं लक्षात घेतल्या पाहिजेत एका संशॊ संशोधनानुसार सध्या, आठयहात्तर टक्के मुले चार तासांपेक्षा जास्त काळ मोबाइल फोन वापरतात. ज्यामुळे चौदा टक्के मुलांना डोकेदुखी निद्रानाश, चक्कर येणे या सारखे आजार झाले आहेत. कर्करोगासारखे आजार असणे जेणेकरून मोबाइल चा जास्त वापर अति वापर केल्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात काही संशोधनानुसार असे आढळून आले कि, मोनोबेल फोन मधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोस्रावामुळे मुले कर्करोगासारखेच आजार देखील होत होऊ शकतात. परंतु आज आजकाल तसे ठोस परिणाम सापडले नाही, तरीही मोनोबेल फोन वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे बधीरता आजकाल, तरुण लोक दिवसभर मोबाइल फोन वर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात त्यामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होत आहे आणि काही लोकांमध्ये बहिरेपण चे शिकारी झाले आहेत.

ऐकण्याची क्षमता कमी होते. बधिरपणा, बहिरेपणा जास्त त्यांच्यामध्ये, पाहण्यात आपल्याला मिळतो त्याचबरोबर वेळेचा गैरवापर होतो स्मार्ट फोन च्या अति वापरामुळे आपण वेळेवर महत्वाचे काम करू शकत नाही. जेणे करून आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो आपण ते यूज करत बसल्या नंतर आपल्याला समजत नाही कि किती वेळ गेला आहे, किती वेळ शिल्लक आहे कुठल्याही कारणाशिवाय फोन पुन्हा पुन्हा,

संशोधक कंपनी ICHSR च्या मते एखादी व्यक्ती दिवसभरात सरासरी दीडशे वेळा मोबाइल फोन,

त्याच बरोबर एकाग्रतेच अभाव मोबाइल फोन असतो किंवा टीव्ही, कॉम्पुटर जर आपण त्याचा जास्त वापर केला तर आपले एकाग्रता कमी होते. ज्यमुळे आपल्या कोणत्याही कोणतेही काम करताना मन लागत नाही त्याच मुलांवर जास्त परिणाम होतात, अभ्यासावर ही परिणाम होतात बरोबर आहे ना, लोकेश या सगळ्या गोष्टी, आजकाल घडून येतात तुही जसे सांगितले, कि त्याचे अह चांगले फायदे आहेत,

बरोबर ना, बरोबर आहे बरोबर आहे त्याच बरोबर त्याचे तोटे हि आहेत, ते तुम्ही दिवसेंदिवस प्रगती करत आहे हो. बरोबर आहे, दररोज आपल्याला सोयीची अशी उपकरणे बाजारात येत आहेत ज्यांचा कोणताही मेळ नाही. एक काळ होता जेव्हा मोठे काळे दूरध्वनी, संच बोलण्यासाठी, ट्रॅक कॉल पुस्तके फक्त श्रीमंत सोबतच दूरध्वनी असायचे पण आता टेलीफोन ची जागा घेतली आहे.

फक्त बोलू शकत नाही तर लिखीत संदेश पाठवू शकतो म्हणजे एसएमएस पाहिलं मोबाइल वर इंटरनेट असायचा आणि विडिओ चाट ची सोय झाली आहे. हे सर्व घरी बसून देखील मोबाइल फोन वर, कॉल दर पूर्णपणे वाचवण्याची टेलिफोन च्या तुलनेत खूप कमी आहे आज काल मोबाइल मध्ये चित्रपट गीतांचे रिंगटोन येऊ लागले आहेत, आता गाणी ऐकण्यासाठी वॉल्कमन आणि आयपॅड, घेण्याची गरज नाही. क्रिकेट स्कोर असो किंवा बोर्ड परीक्षेचा निकाल असतो फक्त एकाच एसएमएस पुरेसा आहे. जसे कि आता फोन चे बरेच काही फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे फोन ला हि फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. मोबाइल वर तासंतास बोलणे म्हणजे कर्करोग सारख्या भयानक आजाराला आमंत्रण देणे. आढळून आले आहे कि, लोक वाहण चालवताना फोन वापरतात. त्यामुळे , मोठे मोठे अपघात होत आहेत बरोबर आहे. शालेय विध्यार्थी फोन वरील वाईट सवयी ना बळी पडत आहेत. वाईट गोष्टी पाहत आहेत, फोन वर त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही मग. सट्टेबाजी साठी आता फोन चा वापर केला जातो. मोबाइल फोन मुळ लाखो लोकांना रोजगार हि मिळाला आहे, दरवर्षी अनेक नवीन कंपन्या सामील होत आहेत आता मोबाइल फोन एक खेळणे बनले आहे प्रत्येक घरात पाच पाच दहा दहा मोबाइल. एक झाला कि दुसरा वापरायचा, दुसरा झाला कि तिसरा वापरायचा हो बरोबर आहे, व्यवसायाच्या क्षेत्रात तसे मोबाइल खूप उपयुक्त आहेत शेअर बाजाराच्या व्यवसायात मोबाइल वर केला जाऊ शकतो वाढत्या विकासामुळे, मोबाइल फोन ने आता केमेरे आणि विडिओ कॉल्स ची जागा घेतली आहे. आज काळ मोबाईल फोन ला कॅम्पुटर ला जोडून फोटो हि बनवता येतो. बरोबेर आहे मोबाइल फोन एक वरदान आहे, जे फक्त काहीच लोकांना माहित आहे आणि सहज उपलब्ध झालेले आहे. ते प्रत्येक जण पाहू शकतो श्रीमंत गरीब वृद्ध तरुण किंवा मुलं, प्रत्येकाकडे समानतेने पहिले जाते ते इतके सोयीस्कर आहे काही अडचण असेल तर लगेच मोबाइल उचलून बसचा नंबर फिरवायचा विचार येतो जेणे करून आपण लगेच, कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो उदाहरणार्थ वीज बिल भरण्याची वेळ साठी वेळ नसेल तर मोबाइल वर त्वरित आपण वीज बिल भरतो शकतो. जर दुसरे अजुनकही दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला काही पैसे पाठवायचे असतील तर आजकाल पैसे हि पाठवू शकतो लोकांना मोबाइल मध्ये इंटरनेट नेटवर्किंग ची सुविधा उपलब्द नसेल तर,

आज काळ त्यात एसेमेस कॅमेरा,

काय नाई तुझा lockdown बद्दल काय experience होता? lockdown खूप खराब गेला यारlockdown चा experience खूप bad होता.

अरे किती सार नुकसान झालं यार आपलं जसा पहला तसा अभ्यास पन नाई झाला अन काहीच नाई

होन तुझा कसा गेला experience? अं तस तर overallexperience माझ स्वतःचत इतकं काय वाईट झालं नाई मला त उलट चांगलंच वाटलं lockdown पन लोकांची death वगैरे झाली ते एक आनि सर्व ठप्प झालं market एक का दोन तासामध्ये ते थोडं वाईटच होत. हो खूप झालं आता आपलं पन हे mask जी वापर लागलं College मध्ये पन किती strict होत आपल्या हो ना

हा ना तेच मग आपन lockdown मध्ये काम कशे करून घेतले असते ना त चांगल बी झालं असत. हो ना आनखी lockdownlockdown मध्ये काय करत होता तू दिसभर? दिवस दिवसभर जे माझे मित्र होते त्याच्याशीच बोलत बसलो आणि जे आपले हे जे onlinelecture झाले आपले ते onlinelecture केले काही दिवस तर बंदच होत सर्वच lecture

फक्त जे अपने onlinelecture होते ते बाकी सर्व त बस फक्त TV पाहा त जे news म्हणलं त news पाहातच चालला गेला दिवस पूर्ण TV वर काय ramayan सुरु होत ramayn बघत होता का lockdown?

हो का म्हणजे एकदम जुन्या type सारखं हां तुम्ही तुम्ही पाहल की नाई तुमच्या घरच्याइन तुन हाओ पाहल आम्ही पन चांगलं होती सर्वांसाठी ramayan बघायची हो बाकी सर्वत फक्त bad पाहाल तिथं bad च news भेटत होत्या पन हे ramayan च असं होत की सर्वांना मिळून हाओ सगळे जवड आनले वापस

हो त lockdown न किती वेळा नंतर आपलं सर्व एकत्र आले होते. सर्व घरचे एक सारे बोलत होते जेवत होते. ते तर झालंच झालंय

lockdown मुले सर्व online ला जास्त चालना भेटली समजा सर्व काही business म्हन onlinepayment सर्व online मध्ये

सर्व कामे हे online upload कराच work from home व्हायला लागलं आपलं classes पन online च झाले जे पन आपल्याला पाहिजे होत ते सर्व आपन online च बोलवलं सर्व काही

हो lockdown चे काही नुकसान बी होते आणि काही फायदे बी होते. नुकसान हे झालं की सर्वात जास्त खूप जणांचा जेव गेला त्याचायत किती अह किती लोक मेले? हो आपल्या देशामध्येत एक time असा होता की, खूप सारा वाढला होता की, दिवसाला किती हजार दोन हजार लोक मारत होते. हम्म तुल तुला कस तुमच्या गावाकडं कस काय होती कितीक case झालती